काय साहेब तुम्हा लोकांच बरय आहे तुम्हला पेन्शन वगरे मिळते आमच्या गरीब लोकांचे खूप अवघड आहे, आम्ही मरेपर्यंत आम्हाला कामच करावे लागणार आम्हाला काय पेन्शन पेन्शन मिळत नाही तुम्ह्ला बारा आहे पेन्शन मिळते तुम्हला तुमचा म्हातारपणी खूप जास्त कष्ट करावे लागत नाही तर मग ती अस बोलत होते तर मला एक गोष्ट आठवली, तू माघे म्हंटला होता तुझा घरी जी मोलकरीण आहे. तिला आणि तिच्या नवऱ्याला,

हो नक्कीच अरे अटल पेन्शन योजना जी आहे ना , ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते म्हणजेच दोन हजार पंधरा पासून ती कार्यान्वित आहे. भारत सरकारला या अशा गरीब लोक जे आहेत त्यांना त्यांच्या वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या बाबतीत चिंता वाटते.

त्यामुळे त्यांनी काय केलं की राष्ट्रीय पेन्शन पद्धतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उद्युक्त केलं या योजनेद्वारे

आणि त्यांना जर पेन्शन हवी असेल तर त्यांनी या पेन्शन पद्धतीमध्ये सहभाग घ्यावा त्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे.

कारण जेव्हा दोन हजार अकरा बारा साली एनएसएसओ एक संस्था आहे त्यांनी असा निष्कर्ष काढला की असंघटित कार्यक्षेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या अट्ठ्यांशी टक्के आहे.

म्हणजे एकूण भारताच्या लोकसंख्येच्या सत्तेचालीस कोटी लोकसंख्या ची आहे ही असंघटित कामगारांची आहे

आणि त्यांना कोणताही उत्पन्नाचं साधन नाही

कारण साठ वर्षानंतर काहीच करू शकत नाही ना माणूस हो ते एकतर थकलेले पण असतात आणि दुसरा उदरनिर्वाहाचा काय त्यांच्याकडे सोर्स पण नसतो काही म्हणून बिचार्यांना मेहनत केल्याशिवाय पर्याय उरत नाही हात पाय चालत नाहीत तरी पण त्यांना मेहनत करावी लागते मग. हा त्यामुळेही अटल पेन्शन योजना ज्यामध्ये , सर्वांना काळ आणि त्याची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार आहे.

तर या राष्ट्रीय पेन्शन पद्धती द्वारे

आणि या योजनेत सामील होण्याचं कमीत कमी वय अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त वय चाळीस वर्षे आहे.

मग ते बघतात दोघाहि लोक भरू शकतात हि चे वय तीस बत्तीस वर्ष असेल आणि त्याच पासतीस अडतीस वगरे असेल तर तर ती दोघेही करू शकतात नवरा बायको

आणि हे कमीत कमी वीस वर्ष या योजनेत त्यांनी भरले पाहिजेत पैसे.

दर महिन्याला तर आणि त्या व्यक्तीचं वय समजा अठरा असेल

ता त्याने बेचाळ वर्ष ही रक्कम भरायची अठरा आदिक बेचाळीस साठ वर्ष होते, बरोबर तर साठ वर्षानंतर त्याला मिळणारी रक्कम म्हणजे एक हजार पण त्यासाठी त्यांनी किती रुपये भरले पाहिजे दर महिन्याला बेचाळीस रुपये भरले पाहिजे फक्त.

हो बेचाळीस रुपये तो तो भरूच शकतो ना

हे झाला अठरा वर्षाच्या वयोगटातील लोकांसाठी

पण हेच जर एखाद्याचं वय वीस वर्ष असेल,

जास्तीत जास्त वय चाळीस चाळीस वर्षाच्या माणसाला जरी, ती त्याला पेन्शन हवी असेल तर महिन्याला तरी तो दोन शे एक्यनौ रुपये मासिक वर्गणी भरू शकतो महिन्याला

आला लक्षात आणि मग समजा तू भरतोय हि योजना पाच वर्ष पूर्ण झाली आहे आणि पाच वर्षानंतर जर अचानक त्याच्या बाबतीत काही घडलं तर त्याच्या वारसदाराला सुद्धा साधारणपणे एक लाख एक एक पॉईंट सात लाख रुपये म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपये त्यांच्या वारसदारांना मिळू शकतात.

तर हे एक हजार रुपय साठी झालं जर त्याला दोन हजार रुपये पाहिजे असले तर त्याप्रमाणे तो मासिक वर्गणी चा हप्ता वाढत जाणार.

म्हणजे आता समजा चाळीस वर्षांचा विचार केला तर पाचशे ब्यांशी रुपये भरले दर महिन्याला तरळलं व साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन हजार मिळू शकते.

आणि हेच जर तीन हजार रुपये पाहिजे असतील तर तुला आठशे त्र्यहत्तर रुपये भरावे लागतील, तुला जर चार हजार रुपये महिना वेतन निवृत्तीनंतर आणि वय तुझ चाळीस असेल तर अकराशे चौसष्ठ रुपये लागतील.

आणि जर पाच हजार रुपये हवे असतील आणि वय जर चाळीस असेल तर चौदाशे चौपन्न म्हणजे दिड हजार रुपये साधारण लागू शकते.

शिवाय त्याच्यामध्ये वारसदाराला ची मिळणारी रक्कम माहिती सुद्धा वाढत वाढत जाते म्हणजे ज्यांना निवृत्तीवेतन पांच हजार हवा आणि जो महिन्याला दीड हजार साधारण भरत आला तर साडेआठ लाख रुपये मिळणार जर काही झाल तर

अहो म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे ना.

पण ही जे काही आपण मासिक वेतन आपल्याला हवं आहे निवृत्तीनंतर त्याच्यासाठी हे वीस वर्ष अगदी नेटाने व्यवस्थित भरलं पाहिजे दर महिन्याला बरं का! जर ते भरलं नाही तर कदाचित दंड पण होऊ शकतो.

जर तुम्ही लेट रक्कम जमा केली किंवा उशिरा केली.

तर मग जे लोकं शंभर रुपये समजा महिना भरताय तर त्यांना एक रुपया दंड होऊ शकतो. जे पाचशे रुपये भरतात त्यांना दोन रुपये होऊ शकतो. जे पाचशे एक ते हजार रुपये आहेत त्यांना पाच रुपये होऊ शकतो. अशाप्रकारे एक त्यांची ठराविक रक्कम दंडाची जी काही असेल,

ती त्यांना त्यांच्या एकत्रित जमा रकमेतून वजा केली जाते.

बर. म्हणजे आता त्यांनी जे पैसे भरले आहेत ते मग ते काय त्यांना काहीच मिळणार नाहीत का ते?

अच्छा. म्हणजे ती योजना पण अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये कंटिन्यूटी ठेवायला हवी की आपलं पूर्ण वेळेच्या वेळी दर महिन्याला पैसे भरावे असं आहे. हो मग त्याचे त्यांनी प्रत्येक वेळी अलर्ट पण मिळतात त्यांना जर त्यांनी सगळ्या गोष्टी जर तिथे व्यवस्थित दिल्या ना की त्या कोणाला म्हणजे नंतर समजा कोणी नॉमिनी ठेवायचा असेल नामांकन द्यायचं असेल तर नॉमिनी कोण असेल, त्याचं नाव काय असेल, पत्ता, फोन नंबर या गोष्टी पण त्यांनी दिल्या पाहिजेत ना जेणेकरून त्या माणसाचे पैसे वाया जाणार नाही.

आणि समजा सहा महिन्यापर्यंत तर त्यांना मुभा आहेच आहे. समजा जरी समजा त्यांचा एका महिन्याचा हप्ता चुकला, दोन महिन्याचा चुकला , तीन महिन्याचा चुकला, तर ते अगदी नॉमिनल लेट फीज लावतात आहेत ना वाटतं? एक एक रुपये दोन दोन रुपये अशीच नॉमिनल लेट फी आहे ना.

हो नक्कीच. आणि हे भरताना काय, तुला कुठल्याही बँकेमध्ये तुझं सेविंग खातं असायला पाहिजे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जरी गेलो तर तिथून पण ही योजना आपण कार्यरत करू शकतो. बरं. म्हणजे थोडक्यात काय तर कोणीही असो, म्हणजे कोणत्याही प्रकारचा मजूर वर्ग असो जे कि इन्कम टॅक्स भरत नाहीत.

हो पण आता एक आता त्याच्यावर एक नवीन बातमी आली आहे. एक ऑक्टोबर पासून जे लोक टॅक्स पे करतात त्या लोकांसाठी ही योजना नाही मिळू शकणार. त्या लोकांना या योजनेचा लाभ नाही मिळू शकणार. अच्छा म्हणजे पूर्वी जे टॅक्स पे करायचे त्यांच्यासाठी पण ही योजना होती?

अच्छा. बर आहे कारण जे टॅक्स पे करतात त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात पैसा असू शकेल की ते टॅक्स पे करतात म्हटल्यानंतर.

म्हणजे जे लोकं खरेच गरजू आहे, त्यांच्यापर्यंतच ही योजना पोहोचेल आता. हो नक्की. त्यामुळे आता ही शेवटची संधी आहे. ज्यांना खरं घ्यायचं आहे ते. अच्छा. पण चांगली योजना आहे ना? हो एकदम व्यवस्थित योजना आहे. तसं काही प्रॉब्लेम काही नाहीये.

अटल पेन्शन योजना. म्हणजे ए पी वाय.

म्हणजे आता जी यादी सूचना आली आहे ना, त्यात एखाद्या व्यक्तीने जर एक ऑक्टोबर नंतर अटल पेन्शन योजनेअंतर्गत खातं उघडलं असेल, आणि नंतर असं आढळून आलं की तो आयकर भरतोय, किंवा आदि भरतोय, तर त्याचं ते अटल पेन्शन खाते बंद केलं जाईल.

आणि ते बंद होण्याच्या दिवशी खात्यात जमा केलेली रक्कम ग्राहकाला परत केली जाईल.

आलं. आणि आणखीन एक विचारायचं होतं. की समजा ठीक आहे मला ही सगळी माहिती मिळाली, पण याचे फॉर्म वगैरे ऑनलाइन आहेतऑफलाईन आहेत कसं आहे? हो देतो ना ती पण माहिती देतो. की जर कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे.

त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा अकाउंट उघडायला लागतं.

म्हणजे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका असतील.

त्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजना च जे खातं असतं ते वेगळं उघडावं लागतं. म्हणजे नॅशनलाईज बँका ज्या आहेत राष्ट्रीयकृत बँका.

त्या बँकेमध्ये जाऊन एपीवाय हे वेगळं खाते उघडायचं.

आणि ते खाते उघडण्याचा फॉर्म त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतो किंवा तिथे जाऊन सुद्धा आपण तो फॉर्म भरू शकतो.

आणि हा जो फॉर्म आहे हा वेगवेगळ्या भाषांमध्ये देखील आहे. म्हणजे असं काही नाही की एखाद्याला बऱ्याच लोकांना आता इंग्रजी येत नाही. तर प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा तो फॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तमिळ, तेलगू, ओडिया, मराठी, कन्नड, गुजराती, बांगला अशा अनेक भाषांमध्ये तो फॉर्म उपलब्ध आहे.

मग हा फॉर्म एखाद्या आवश्यक माहितीप्रमाणे भरला की होऊन जातं. अच्छा. ठीक आहे चालेल मग. मी सांगतो तशी ती सगळी माहिती त्यांना आणि भरून घेतो.

चल ठीक आहे थँक्यू. व्यवस्थित माहिती दिली सगळी.